अच्छा अच्छा कारण कि त्यांना माहित ये जर म्हणजे कि आपण तिकडे गेले कधी पण तर माझे जेठानी चे समोर माझे सासूबाई ला बोले असते काही तर ती पण बोलेल कि बाबा sing करा ती पण बोलेल माझ्या husband ला का तुम्ही sign करा आणि ती बोलेल मी मध्ये बोलण्या मी असली कि मी बोलणार तर

म्हणजे जे म्हणजे जे ledies आई ला नाय बोलते त्याच्या त्याच्याशी एवढे नाही बोलते ते

तर माझे सासू बाई ला त वाटल ते ते येणार येत तिकडे तिकडे sign जर sign घेतली तर ती पण बोलणार ये आणि हि पण बोलणार ये आता मी त्याचे घरी जाते त्यांच्या घरी सेप्रेट मी त्याना गपचूप पने sign घेऊन येते पण माझा husband पण खूप ते येत दिमाग वाले येत त्यानी असं विचार नाही करायचेत आपले काकी मी त्याना

समोर ची समोर ची वाली फॅमिली होईल त्याची वाली त्याच कुटुंब होईल म मुलं बाळ होईल त त्याना पण बर राहील ना आता सध्या नाहीये मी काय झालं त्यांचा भी विचार करायला पाहिजे ना ना हो ना तेच तर आता त्याने नवीन नवीन दुकान उघडलेली ये त्याच्या नंतर त्याची म्हणजेआता इनव्हेसमेंट झाली ये आता त्याची म्हणजे आता आता या घरावर

ते म्हणते कि आता माझ्या सासूबाई ला म्हणतात कि माझ्या कडन बोले मी sign नाय करणार तुम्हला जे करायचंय ते करा मी sign नाही करत पण झालं च नाय असं ते लई हे ये

तर ते बोले कि नाय मी नाय sign करणार तर मध्ये च माझी सासू बोली हो तुला हे सगळं म्हणजे तुझी बायको ने बोलत असेल यांच्या बद्दल असं बोलतायत ते तुझी बायको खूप हुशार ये त्याच्या मनात खूप हे हायकाय नाय बोलत ये मी माझ्या शी बोलत आहे तुम्हला करणं कि मी नाही सहन करत मला पण मला पण तर आहे ना मी पण मेहनत करेल एवढे वर्ष मी कमवता कमवून कमवून कुठे दिले मी तुम्हला दिले त ना

तिघ भैन एकत्र मेहनत केले तर तिघ भाई चे ते आहेत ना

त काल असच झालं पूर्ण अशीच कीटकीत झाली सकाळ पासून च तर म्हणजे काय काम च नाही झालं म्हणजे काल त्यान त विचार करायला पाहिजे ना ती त आई ये ना त्याची ती ती त्याना असा विचार नई आला यांचे दोघं भाऊ येत ना ते जे मोठा भाऊ येत ना याना तो खूप त्यानी आता च त्यानी आता च मकान घेतलेला आहे ना स्वतः चा हम्म हम्म तो त नाही घेणार तीन तिकडे करत असं म्हणावं त तीन इकडे पण करत असत मनव असं थोडी च ये एकाला असं आणि एकाला तस असं नाय पाहिजे ना म्हणावं उद्या चालून आमची पण फॅमिली होईल म्हणा आमची पण complete फॅमिली होईल म्हणा आता काय झालं च तर आता नाहीये त काय झालं आता आम्हला विचार तरी करायचंय च ये ना

या या जमण्यात येवडी महाग येत एव्हडी महाग येत कि लोक

आज च्या जम्नायत कोणीही म्हणजे कि घर बनवू नाही शकत आता जे म्हणजे

बनवले आहेत त्यातून पण आपण दुसऱ्याला ला देऊ तर आपण कुठले रस्त्यावर थोडी येणार हो ना बरोबर ये मग काय तर ठीक ये आता आपण दोघी कमवतात सवेगिं करेल जर आपल्याला एवढे होईल सेविग मकान घेण्या साठी तरी तरी आपण घेईल ना हो ना तेनला वाट असेल कि यांनी आता दुकान बिकांन शॉप बीप उघडलीये तेव्हा पैसा असेन म्हणून इकडचा असं म्हणत होती त्याना असच वाट कि याना यांच्या दोघांना खूप पैसेत अरे पैसे त आपण दोघी मेहनत करत आहेत त आपण दोघी ला फॅमिली पण चा प्लान करायचाय ना आता असं थोडी कि म्हणजे आपल्या ला बस खाऊन उडवायचेत सेविंग सेविंग जर झाला तर त्याच्या नंतर त म्हणजे आता तर यांचे यांच्या वर कर्ज पण आहे एक दीड लाख रुपये आमची बँक चे लोण आहे ते पण ते पण आम्हला चुकवायचेत ना ते च ना

ते चुकायचेत त्याच्या नंतर आपल्याला म्हणजे कि सेविंग करायचेत पोरानं साठी बाळ फॅमिली साठी फॅमिली तर आपल्याला डिलिव्हरी चा खर्च होईल त्याचे आपल्याला जे बाळ होईल त्याच्या सुखा दुःखाला तर आपल्याला पैसे पाहिजेत कि नाही तेव्हा तुम्ही येणार येत का आम्हला आपल्यला द्याल आमचे काय नाय त काय ते आता म्हणजे कि शरीरा चा काय भरोसा ये नाय ये आपल्याला होत कर्ज घेतलाय त ते का तुमच्या नावातून तुम्ही आपल्या नावातून कर्ज उचलाय त आम्ही देऊन बा तुम्ही काय टेन्शन नको घेऊ असं थोडी ये तुमचं तुम्हला च करावं लागेल ना हो आपण जस बचत करताय तस तुम्ही करत्यात ये का आलात का बाबा काय तुम्ही कास करत ये काय नाय टेन्शन घेऊ आपण आहे तुमच्या सोबत नाही तुम्ही नाही आलात आपण घर बनवले तर त्या वेळी पण आपण दोघ चा म्हणजे कि खर्च केले सगळे हो ना आपण घेतलेली अं ते कपाट घेतलेली पलंग घेतातलेला खुर्ची घेतलेल्या सगळं काही घेतलेल आपल्या घरातील सामान जे पण आहे ते सगळं घेतलेला तरी त्या त्या वेळी त नाही बोले कि बाबा आपण पण देतायत तुम्हला काय नाय बोले तुम्ही

द्याची च नाय म्हणावं बिकूल sign कारण कि आमचं भी भविष्य आहे ना म्हणावं समोर हो ना तेच तर मी त बोली काल त्याना husband ला मी बोली जर तुम्ही sign दिली ना तर मी पण तुम्हला sign देईल

आपले पण मुला बाळांना काय बागायचेत कि बागायचेत नाही असं कस हो ना बरोबर ये ना मुलं आहेत त्याना दोन दोन मुलं आहेत त्याने मकान घेतलेलं आहेत त्याना त्यांच्याला पैसे तर आपल्याला पण मुलं होईल आज आज नाही तर कल होईल होईल तर होईल

तुम्ही नाही येणार ये कि बाबा आपण खर्च करता तुमची डिलेव्हरी चा

दीड दोन लाख लागतात ये तिकडे प्राव्हेट हॉस्पिटल ला जर गेलं तर

हा ना मंग काय त ते त नाय लावणार ये ना ते म्हणणं आता तुम्ही आहे वेगळे बगा आपण नाही लावत ये मंग तुम्हला तुमचे सेविंग करून ठेवावे लागेल ना त्याच्या साठी पुढचं हो ना तेच तर आता म्हणजे कि थोडं थोडं कर्ज म्हणजे कि निपटून जात देतायत या वर्षी पर्यंत पूर्ण कर्ज निपटून निपटून होल म्हणजे कि होऊन झालं सगळं त्याच्या नंतर आपण सेविंग वैगेरे करता येत मग मग बगु हम्म हम्म हम्म म्हणजे असं नाहीये ना कि आपण तर असं बोलत येत कि हो बाबा आपण गव्हरमेंट च्या हॉस्पिटल ला करणार आहे डिलेव्हरी पण त्या वेळी पण म्हणजे कि त्यानी हळू म्हणजे कि असं पाहिजे च ना कि बाबा गव्हरमेंट हॉस्पिटल च असं नाय कि सगळयांना घेतेत काय काय क्रिटीकल कंडिशन असे होतात कि त्याना म्हणजे कि ते बोलत येत कि जावा तुम्ही बाबा आता private हॉस्पिटल मध्ये तर त्या वेळी आपण थोडी ना हे ते अगोदर आम्हला सेव आज काल कोणी बाबा जास्त रिस्क नाही घेत चले जा बाबा तुम्ही म्हणत private मध्ये हो ना तेच तर आणि private मधी जर गेलं आपण म्हणजे कि जर पाय ठेवले private मध्ये म्हणजे कि आणि पानास हजार साठ हजार असतेच येत नॉर्मल डिलेव्हरी खूप महाग येत हो ना बरोबरये आणि डिलेव्हरीच्या नंतर आपल्याला पण खायला प्याला केवढे ते लागत येत कि बाबा केवढे ते फ्रुट आहेत हे ते काय नाय पाहिजे आणि pregancy जे ते चे टाइम वर पण खूप खूप खर्च होते sonography करा हे करा ते करा हे खायला पाहिजे ते खायला पाहिजे मला फ्रुट पाहिजे ड्रिंक पाहिजे सॉफ्ट ड्रिंक पाहिजे

juice पाहिजे हे ते कुठले हे आहेत त्या वेळी येणार कि आम्हला देण्या साठी त्या वेळी त कोण नाही पुचणार येत ज्या वेळी सगळं ठीक येत तुम्ही कशी येत हे ते हे करा हे खावा ते खावा ते प्या ते प्या त्या वेळी सगळे म्हणजे कि सजेशन देणार येत पैशे कोण नाही देणार येत त्या वेळेला हो हो तेच त कुणी नाय करत वेळे वर वेळ पडली तर हो काल बोली मी त्याना माझ्या नवऱ्याला काही गरज नाही कोणाला sign दायची नाही देतात ये नाही विकत येत नाही देतात ये पेक्षा नाही द्या पण विकाचा नाही च कोणी काय पण आम्हला नाही भेटणार ये ता त्याना पण नाही भेटणार ये हे बोल नाही दयाचेत sign पूर्ण जगात बोलून द्या कि त्याची बायको त्याना असं बोलत आहे त बोलून द्या मला काही फरक नाही तुमच्या शी काय पण बोला तुम्ही

चांगलं भेटलं चांगलं झालं मला कोणी अवॉर्ड नाही भेटले होते तर आता म्हणजे हम्म तिथं नाही बोलून त्याचा फायदा उचलतील म्हणावं ते लोक आता बोलायचं लागण ना नाही बोले एवढे टाइम नाही बोले त तुम्ही असं करता कि बाबा sign sign घायला आलीयेत तुम्ही इकडे आणि मंग आणि मला तर येवडी ते ते तर राग येतात त्याच्याशी sign घायला अली कशी तू त्यांनी सगळे ते त्याचे हे आहेत त्यांनी सगळे ते बोलत म्हणले मला असं वाट कि त्याने च बोल हे सगळं कारण कि त्याना आता पैशे पाहिजे ना नाही त्याणी सांगून ठेवलं असेल कसलं कि जा तू अन असं असं बोल तिथं असं बोल असेन म्हणून ती अली अन बोली ती इथं

तिला वाट असें का इकडे बोलून वाद विवाद होऊन जाईल त तिकडे गेलं ना पर्सनल बोल त चांगल होऊन जाईन म्हणा तिकडे

म्हणजे काळ म्हणजे काळ

त्याना माहित येत हे पूर्ण म्हणजे कि असे येत कि कोणी बोल ना त्यांना यांच्या सोबत त ते खूप ओरडतात त्याना चला आता

नमस्कार sir हा एक्दम मजेत sir. तुमचं कसं आहे? चांगल चालय. पण आजकल ची पिढी आहे ना ते धूम्रपान हे सगळ्या मध्ये ना खूप च जातंय sir

आग लावून काही तरी ते मध्ये घेतात शरीरामध्ये हम्म तेच ना, तेच ना ते ना काही तरी म्हणजे एक इंग्रजी मध्ये weed वगैरे असं काही तरी अरे रे रे अशे शब्द नको वापरो म्हणजे ते ऐकायला ही कसं तरी वाटतंय मला. अच्छा.

हो ना. तेच ना मला पण खूप मुलांनी सांगितला कि असा असा प्रकार घडतो आता सगळीकडे. तुम्ही केलय का ते? ते हि किती म्हणजे लाजिरवाणं काम sir एक्दम. काय लाजिर? काय? लाजिरवाणं म्हणजे एक्दम असं लज्जास्पद काम आहे ते. अरे बाप रे शिव शिव शिव. हो किती किती घाण असतात sir ते आता पण म्हणजे आपण थोडस काय बाहेर निघालो ना तर चहा वगैरे प्यायला, तिथं पण धूम्रपान करत असतात सगळे लोक. तम्ही पण करतात का? नाही sir, नाही sir ते अशे घाणेरडे काम आम्हाला नाही जमत. तसं आम्हाला हेच नाही ना हो आधीपासुन. चांगलय sir चांगलय तुम्हाला salute आहे माझ्याकडून. हो sirsalute मी ठेवतो sir तुमचा माझ्याकडे अं नंतर कामात येईल तो देईला. म्हणजे नाही मी अस पूर्ण खाली झुकून तुम्हाला salute देतोय sir. अरे sir बस बस, म्हणजे मी पण असेच खाली झुकून देतोय पण sir तुम्हला एक सांगतो इतके नुकसान आहेत ना ते अं धूम्रपानाचे आता तुम्हाला सांगू पण नाही शकत मी. सांगू पण शकतो, सांगू पण नाही शकत. हो ते धूम्रपानाने म्हणजे मी असा doctor कडून ऐकलं होत मागे गेलो होतो मी एका doctor कडे. त्यांनी सांगितलं होत की धूम्रपानाने तुमचे फेफडे वगैरे असतात ना त्याच्यामध्ये तार जमा होतो म्हणून. तो तार इतका हे असतो म्हणे भयंकर कि त्याला recover होईला कमीत कमी दीड ते दोन वर्ष लागतात म्हणे जर का तुम्ही दोन तीन वर्ष सलग धूम्रपान केलं त्याच्यानंतर तुम्हाला सोडल्यानंतर दीड ते दोन वर्ष control करावं लागेल तेव्हा जाऊन तो तार वगैरे एक्दम असा clean होतो. Clean नाही होत म्हणजे clean होईला staring होती त्याची process सुरु होते. sir तुम्हाला काय वाटत म्हणजे जो धूम्रपान चा लत झालाय त्यांना हे कश्या प्रमाणे ते सोडायला पाहिजे त्यांला? कि काय करायला पाहिजे की ते सुटायला पाहिजे? ते सुटायला आता म्हणजे आता एक च पर्याय आहे sir की एक्दम मनापासून त्यांनी सोडायला पाहिजे. मन लागून नाही तर मग सुटायचं मुश्कीलच आहे. कारण की खुप मित्र होते माझे ते अजून पण खूप म्हणजे माझे स्वतःचे मित्र आहेत. मला तर आता हो, हा तो इथे A वरून नाव होत त्याच काय तरी मला आता नाव नाही आठवत त्याच. त्याला पण एक्दम आदत लागून गेलती. बाप रे. मला आता पण माहिती, आता पण काही ना काही तरी शोधत असेल आणि कुठून कुठून हो त्याचाबद्दल मी पण बरच काही ऐकलं आहे तो खूप च प्रसिद्ध आहे धुम्रपानच topic मध्ये. हा college मध्ये खूपच प्रसिद्ध होता तो मुलगा आपल्या अं मध्ये कधी कधी त्याचे किस्से पण ऐकलेत मी म्हणजे तो असा बाहेरून येईचा ना एक्दम असा त्याचा जो आपण बोलतो ना वास येतो ना smoke किंवा पानाचा तो येईचा खूप. तर दोन मित्रांनी त्याला काय तर बोले होते तेव्हा त्याचे दोन मित्र एकच मित्र होता तो नाही, नाही दोन मित्र होते sir एक n होता आणि कोणी तरी R होता बहुतेक. हा दोन मित्र होते. बोला एकच होता पण दोघांनी मज्जा घेतली मग त्याला लाज वाटली का? लाज वगैरे नाही वाटली असणार त्याला त्यांनी सांगितलं होत मला. फक्त एवढं कि अं तो बोला की मी घेतो म्हणे मला त्याचा गर्व म्हणे. ही किती लाजिरवाणी गोष्ट म्हणजे हे खूपच चुकीचं झाल, खूप चुकीचं झालं हे. खूपच चुकीचं झालं होत ते. त्याला बोलो होतो मी म्हंटल हे चुकीचं आहे तुझ, तू घेतो हे सगळ्यांना माहिती आहे. पण तो असा बोला कि म्हणे मी घेतो मला माहिती आहे सगळ्यांना माहिती पण अशी सगळ्यांसमोर बोलायची काय गरज? बरोबर आहे तुम्ही पण काही चुकीचे बोले नाही.

आता मला ना माझ्याच आवाज अली sir आह ते ना side ला मुलं असतात ना काही काही ते तेच करत असतात इकडे, मग आपल्याला काय आता या जीवनामध्ये जगायचं आहे का? आपल्याला काही ना काही ignore करायचं च असतं. दुर्लक्ष खरोखर ऐकलो का ते matches पेटवायचा आवाज? हो

हो. हा म्हणजे मूल केव्हाच झोपले होते बहुतेक त्यांना एकदमच मधून असं काय तरी होत असेल, तर मग ते एक्दम च मग सुरु होऊन जात परत धूम्रपान करायला. काय आहे हे अस बरोबर नाही sir हे त्यांनी मी उद्या समजावतो कि आता तुला मित्रा तुला हळू हळू कमीच करावी लागेल कारण कि थोडं जास्त प्रमाणात होतंय तुझं. त्यांना समजावतो मी उद्या तुम्ही पण त्यांची मदत करा उद्या समजवायला. हा नक्की. आणि काय आता दुकान वगैरे आपले आता रात्रीचे एक दोन पर्यंत चालू असतात. काय आहे हे असं? तेच म्हणजे रात्र पर्यंत दुकाने उगधे राहताना म्हणून ते आपल्याला अजून आकर्ष म्हणजे ते अं खिचत ते जवळ कि या माझ्याकडे आणि फुका मला. हा हो पण काही काही मूल असतात जे त्यांना माहिती कीआपण रात्री बाहेर नाही जाऊ शकत ना, ते room मध्ये दोन किंवा तीन धूम्रपानाच्या कांड्या घेऊन येतात आणि काही काही मूल तर sir म्हणजे ते अशे अशे धूम्रपान खरीदी करतात जे दुसरे घेत नाही. तस आता एक crush करून. हो हो

कि आता आपल्याला म्हणजे ते काही काही लोक असतात ना असं ही करतात ना, पितात वगैरे पाणी वगैरे पितात मग त्याच्या नंतर मित्र पण बसलेले असतात पाणी वगैरे पेईला, तेव्हा दुसऱ्या मुलांना पण हवी असते. मग त्याला last ला लागत असेल कि बहुतेक कि एक्दम शेवटी शेवटी तर मग ते युक्ती घडवतात कि हा मुलगा हे घेणार नाही मग ती त्या प्रकारची धूम्र कांडी घेऊन जातो. तो sir अशे अशे मुलं बघितलेत मी. हे sir खूपच युक्ती लढवतात म्हणजे हे लोकांलांना ना धूम्रपान नाही पण असं war मध्ये जायला पाहिजे म्हणजे यांना strategies वगैरे create करायला पाहिजे Indian Army साठी हो पण ती मूल पण आहेत ना, कसं होत त्या मुलांना strategies वगैरे आधी येत नव्हत्या असं वाटतंय मला कारण कि ते काही काही मुलांन मध्ये राहिला लागलेत ना तेव्हापासून त्यांना खूप strategies येई लागल्या. त्यांनी मला सांगितल होत असं clear clear मला बोले होते ते की नाही म्हणे मित्रांपासून मला खूप फायदा म्हणजे फायदा पण झाल. एक्दम म्हणजे सगळं शिकायला भेटलं म्हणला तीन चार महिने. पण तो मीत्र मला दिलदार आहे तो दोन त्यांच्यासाठी पण घेऊन जातो धूम्रकांड्या आणि ते दोन असतात त्याच्यासाठी पण घेऊन जातो म्हणजे दोन ते घेतील आणि दोन last साठी राहून देतील म्हणजे एक माझ्यासाठी किंवा एक असं म्हणार म्हणजे बगा ना तुम्ही आता दुनिया कुठे जाते आणि मुलं कुठं जात आहेत. तुमचा काय विचार आहे? म्हणजे समय सोबत वाढत वाढता चा घट्तय आता म्हणजे खाली खाली होतंय. हो म्हणजे ते परत लहानपणे कडे जात आहेत ते पुढं वाढत नाही आहेत. वय त्यांच वाढतंय म्हणजे डोक्यावरती हो ना. सारखं येत आहेत म्हणजे केस राहत नाही डोक्यावरती. हो . हो पुराणे आठवणी टाकत आहेत ते ते social media वरती, instagram वरती कि मी पहिल दोन हजार अठरा मध्ये कश्या दिसायचा आणि आता कसा दिसतोय म्हणजे ते बावीस वर्षा मधेच स्वतःला सांगत आहे की मी बावीस वर्ष मध्येच एक uncle दिसाय लागले आता. हो

ते धूम्रपान करतात आणि काय बोलतात की माझ चेहऱ्याचं जे glow आहे ते glow करतंय म्हणजे चमकतंय माझा चेहरा म्हणजे यांच्यात काही पण दिमाग आहे का? म्हणजे काही पण logic नाही ना काहीच logic नाही त्याच्यात. हो दहा मिनटं दहा सेकंड पण झालेत. एक च मिनिट sir म्हणजे मी थोड्यावेळात तुम्हाला call करतो आता झोप लागली थोडी लगेच call करतो. hello hello वैष्णवी मी कांचन बोलतीये

ओळखलं का मला वाटलं का lockdown लागलं तुला दोन दोन महिने भेटणं नाही बोलणं नाही कसं काय तुला ओळखेल बर मी lockdown मुले काय भेट चा नाही ना ग lockdown मुळे कुठे जाता पण नि आलं

काय म्हणते तब्यत चांगली ये का तुझी

ची

तुझ्या घरचे कशे येत हो हो चांगलेत चांगलेत सगळे चांगलेत lockdown कसं गेल म तू काय काय केला lokdown मध्ये lokdown मध्ये lokdown मध्ये काही च नाही फक्त खाल आणि झोपली कारण काही काम च नव्हतं ना college होत. lectureonline होयचे ते कळायचे नाही मग काय करायचे म्हणून म्हणून करायचे lecture पण

lockdown मुळे उलट किती म्हणजे मानस दुरावले जवळ नई आले मानस दुरावले उलट कारण एक मेकांना contact चा बंद झाला माणसांचा म्हणजे जे मानस आपल्या जवळ होते ना ते सुद्धा आपल्यला ओळखायला नाही मनायला लागले म्हणजे ज्याला corona झालाय त्याला direct नाही मन्हू लागले evenlokdown मध्ये लग्न पण online झाले. हि एक हसण्या सारखी गोष्ट लग्न पण online झाले सगळं online झालं even अंत विधी पण even झाल्या काही काही

लग्ना साठी स्थळ बगायला पण आई नि online च स्थळ बघितले म्हणजे आमच्या इथे एका ladies च झालं त्याच्या इथे त्याच्या कडे

आम्ही त गेलो च नि social distance सिंग माझ्या दिदी च तर दोन वर्षा पासुन लग्न होत नव्हतं तिला मुलगा मिळाला आता या वर्षी आणि lockdown लागलं.